हे एक वॉटर --

ऑलरेडी तिथे एक कस्टमर उभा --

पार्किंग केलेल्या आहेत इथे जवळ काहीतरी---

हा एक टेबल आहे या टेबला वर भरपूर सारी ज्वेलरी आहे हि ब्लॅक कलर ची किंवा ऑक्साइड ची ज्वेलरी दिसत आहे इथ नेकलेस इयररिंग इअर इयररिंग --

हे रोपान छोटीशी मस्त शी फुल --

येथे इलेकट्रीसिटी चे पोल उभे आहे.

त्याच्या आजूबाजू खूप झाडी आहेत व त्याच्या पुढे-

दिसत आहेत इथे जवळपास --

व अजून एक जण त्या साखळी जवळ --

जागा आहे इथे मस्त टेकडी व डोंगर आहे.

हा एक हॉल आहे तिथे मोठया प्रमाणाने मोठ्यामोठ्या खुर्च्या आहेत हे कदाचित एक एज्युकेशन डिपार्टमेंट किंवा एज्युकेशन हॉल असेल.

व त्यांचं पूर्ण अटेंशन समोर आहे.

पेन्टिंग मध्ये उ उ फ्लॉवर --

लाडू आणि शेगदाना लाडू म्हणून मागे बौर्न --

इथल्या रूम मध्ये ते इम्पॉरटं --

हि एक शाळा आहे तिथे सायं--

भगवती क्लिनिक म्हणून हा दवाखाना आहे.